ते प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थीनी कोलाज काम करताना दिसत आहेत.

प्रत्येक जण आपपल्या योगा करत आहेत प्रत्येक जण कला कृतीच आस्वाद घेतान दिसत आहेत आत आठ मुली आहे योगा करायला.

हूकागाडी आहे व इथे मेला भरवलेला आहे नीदा या हेचा इथे मिकी माउस वगैरा दिसत आहे प्रत्येक जन कलाकृती चा आस्वाद व आनंद घेत आहेत गर्दी दिसत आहे.

ती आपल्या कला कृतीचा आस्वाद आनंद घेताना दिसत आहे.

च्या मंदिराची सजावट केलेली आहे झाडं मध्ये लायटिंग सोडलेली आहे.

अ तीन दु चाकी दिसत आहेत व चार पाच व्यक्ती दिसत--

विध्यार्थ्यानी निळे शर्ट घातलेले आहे व काही विध्यार्थ्यानी रंग बिरंगी.

त्याच्या मागे मॅट दिसत आहेत तो वेगवेगळ्या क्रिया करताना दिसत आहेत त्यांनी हॅट घातली आहे त्यावर तो डांस करत आहे.

राधा कृष्णाची मोठी रांगोळी काढलेली आहे शेजारी त्या मध्ये दिवे लावताना दिसत आहेत.

येथे ताजमहल दिसत आहे येथे स्त्रिया प्रत्येकानी होडणी आपल्या कांद्यावर घेतली आहे एका साइड ला पुरुष आहेत झाडे आहेत.

थंड प्रदेश आहे थंड प्रदेश मध्ये इथे प्रत्येक जन बर्फ गोळा फेकण्याचा आनंद घेत आहे प्रत्येक जन इथे पळताना फेकताना दि--

एक मस्त सजावट केलेली आहे झाडांची मस्त आत मध्ये ते मंदिर असावा एखादा त्या साठी पर्यटक जाताना दिसत आहे पाहत आहेत.

येथे विद्यार्थी अभ्यास करताना दिसत आहेत. पुढे विद्यार्थी बसलेलेत माघे विद्यार्थिनी बसलेल्यायेत. शिक्षकांचे शिक्षकांच्या सांगण्यानुसार ते पालन करत आहेत.

हे विध्यार्थी शाळेतले आहेत शाळेतील आहेत व त्यांही फोटो कागदाच वापर करत काही तरी आहेत काला त्यांचे सादर त्या फोटो कागदांच्या पेपर वर त्यांचे कला सादर करत आहेत.

श्री हिंगलाज बूक डेपो हे एक स्पोर्ट्स स्टेशनरी आणि फोटो कॉपी अँड बूक दुकान आहे मोठ इथे सगळ्या वस्तु भेटतात शाळे शालेय वस्तु एथे सर्व भेटतात.